हे एक विटांनी हम्म बनलेला एक मोठी कमानी आहे कमानीला लाकडाची दरवाजे आहेत दरवाजे आजूबाजूला मोठमोठी डोंगर आहेत अह आकाश निळे आहे.

एक मुलगा तिथे उभा आहे.

एक खूप मोठा रस्ता आहे रस्त्यावरती एक अह एक शाळा आहे शाळेच्या बाहेर एक रिक्षा उभी आहे शाळेच्या आवारात एक मोठे-मोठे झाड आहे.

व एक कंपाऊंड केलेले आहे दोन तीन माणसं तिथे उभी आहेत.

केस कापण्याचे दुकान आहे येथे काही माणसं केस कापण्यासाठी बसलेले आहेत इथ काही लोखंडी खुर्च्या आहेत फॅन आहे.

दोन चाकी वाहने इथे लावलेली आहेत. इथे एक कचरापेठी आहे.